सुंदर अस एक पुरातन काळातील एक शिलालेख आहे या शिलालेखावर खूप सुंदर असे कलाकृती काढल्या गेलेल्या संपूर्ण कलाकृती या पुरातन काळातील आहे.

मुर्त्या दिसत आहे आणि त्या मुर्त्या कोणत्या तरी देवाच्या आहे.

पाइपलाइन आहे त्या पाइपलाइन मधून खूप सारी पाणी बाहेर येत आहे आणि त्या पाइपलाइन च्या पाण्याचा आनंद पण लोकं घेत आहेत.